OKAY ठीक आहे म्हणजे तुमच्या जेवणाचे वगैरे राशीनचीच सगळे राशीनचेच लोक लागणार म्हणजे मुल तर local असणारच सगळे. हा म्हणून तर आम्ही मुलांना सांगतो न सगळ नियोजन करायला मुली सगळ्या इकडे तिकडे गेलेल्या असत्यात नाही का हो हो आनि मुलीना हे शक्य नाहीये ना कि मुली सगळ्या बाहेर गावी असत्यात त्यांना एका दिवसासाठी येयच असत मग मुलांना कसा वाटत कि मुलींना एका दिवसासाठी adjust करून त्यांना यावं लागत मग बाकीच आपण सगळ नियोजन इथं राहूत मग जे local चे आहेत.

आणि मुल एवढे समजूतदार आहेत न म्हणजे तुम्ही म्हणता तेव्हा get together करा, आम्ही केव्हा पण येयला तयार आहे. तुम्ही सांगा आम्ही तसं करतो. मुल स्वतः राशीनमधले आहेत त्यांना restriction नसतात. पण ladies येयच म्हणल्यास कोण आणणार, कोण सोडणार या सगळ्या गोष्टी येत्यात. अस मग तुमच्या classmate मध्ये अस कोण आहे कि खूप लांबून येणार आहे ज्यासाठी wait कराव लागल अस.

त्यामुळे मंग हा जे government service ला जे आहेत त्यांना जमत नाही अश्या वेळेस म्हणून एक तारीख cancel केली आणि त्याच एकोणतीस जानेवारी तारीख ठेवली त्यादिवशी निघत नाहीत ते आदल्या दिवशीच येतेत, जे लांब असतेत ना ते आदल्या दिवशीच येतेत. बर बर त्यांचे आई वडील राशीनचेच असतील ना. हा हा बर बर रविवारी येतो न हा हा ok

ok बर बर या वेळेस कस मग तुम्ही मुली भेटताना साडी घालून येत्त्यात का dress वर च येत्यात. तस ठरवलय आम्ही यावेळेस कि dress घालायचाय गेल्यावर्षी साडी होती

पण साड्या असून गेल्यावर्षी game सगळ्या खेळल्या अह क्या बात है. आणि teacher लोक असल्यावरती sorry teacher लोक कोण कोण येणार आहेत म्हणजे यावेळेस. दोन madam आहेत आमच्या समीना madam आणि त्रन्यांबके madam म्हणजे राशीनमध्ये सध्या तर ते दोघीच च आहेत आमच्या batch च्या

हा त्या दोघी येणार आहेत आणि मग बाकीचे शिक्षक सगळे बदललेले आहेत मग जे असतील ते available येतील okay आणि त्यांच्या वय खूप झाल असेल का हो तुमच्या शिक्षकांचं सगळ्या. अह नाही त्यातल्या त्यात madam आहत ना समीना madam तर त्या नवीनच लागल्या होत्या. त्याच्य्मुळे त्या अजून आहेत तिथे त्या आणि त्रन्यांबके madam आहेत त्या retire झालेल्या आहेत. अच्छा म्हणजे फक्त दोन madam च का teachers मधून नाही का कोण शिक्षकांमधून नाही का कोण? शिक्षकामधन सगळेच लांब गेलेत आणि जे आहेत available त्यांच्यानाच आम्ही हे करतो बोलावतो. छान आहे मग madam असल्यावर आणखीन मजा येईल तुम्हाला थोडस नाही का एखाद lecture वगैरे ठेवायचं madam च पहिल्यासारखा म्हणजे एखादा विषय वगैरे शिकवायला लावायचा madam ला. म्हणजे आणखीन जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. हो म्हणजे समीना madam चा आवाज छान आहे त्यावेळेस पण आम्हाला गुणी वगैरे म्हणून दाखवायच्या गेल्यावर्षी पण गान म्हणून दाखवलं होत एवढ छान गान म्हणल्या होत्या त्या म्हणजे मस्त च अस डोळ्यातूनच पाणी आल आवाज पण एवढा सुंदर आहे त्यांचा. अरे बापरे मला तेच आमचं get together व्हाव अस खूप वाटत बर का कारण जिल्हा परिषदची जी नळ असते ना मुलांशी bond तो वेगळाच असतो आणी even मला स्वप्न पण पडतातकि आमचं शिक्षक आहेत sir आहेत ती गोष्ट थोडेशी complicated आहे. तुम्हाला कस बावीस वर्ष लागले तास आम्हाला भी कदाचित आम्हाला पण बावीस वर्ष लागतील परत हे करण्यासाठी

एकत्र येण्यासाठी हा म्हणजे आता just काहींचे लग्न होत आहेत काहींचे झाले आहेत मग लगेच माणूस field मध्ये येत नाही ना त्याच्या मागे त्याचा व्याप सुरु असतो प्रत्येकाच्या. मग पुढ चालून आम्हाला पण करता याव अशी इच्छा आहे. नाही नाही शंभर टक्के तुम्ही get together करा आणि आमचे जिल्हा परिषद चे sir होते ते राशीनचेच होते मासाळ sir म्हणून होते ते येतील कधी पण त्यांना हे केल्यावर. नाही नाही छान आहे get together केलच पाहिजे खर लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा कधीतरी भेटलाच पाहिजे वर्ष्यातून एकदा तरी हम्म बर बर ठीक आहे madam खुप छान वाटलं तुमच्याशी बोलून तुमच्या आठवणी ऐकून आणखीनच छान वाटली अह thank you Thank you

काय तिकडे गेलते तर काय झाला रात्री picture पाहत होतो एक दगडी चाळ

पहिला का दुसरा अच्छा चुकीला माफी नाही हां चुकीला माफी नाही ते पाहत होत अं नंतर मग

सिद्धार्थ नाही तोच अं ह्या आहे तोह अं हो आहे तो काय चांगलच नाव आहेत त्याचा सूर्या काही तरी सूर्या सूर्या सूर्या आह

काय जेवले होते जेवण काय झालत

biryani खाली होती आणि मटण तुमच्या साठी पनीर मध्ये भी आणून ठेवला होता ना मस्त पैकी पनीर होते दाल राजस्थानी तांदूळ होते रात्री पाहून आलता सकाळ झाली ना आता काय आहे आता कवा येऊ आता थोड्या वेळा नंतर बाकी बस मजेत आहे तुअ कस काय चालू आहे

बर मग मी काय म्हणत होतो तो काय बले वस्ताद किले वस्ताद ते काई आहे त्यांचा काय चालू आहे त्यांचा काय ते मला काय माहित काय चालू चालू आहे त्यांचा त्यांच्या माय चा भोसडा त्यांचा पाहून घेऊ आपण त्याने वाली ला वाली म्हणत होता व लग्न आहे म्हणे अं मोट्या नाक्या ला तुम्हाला पहिला म्हणे लग्न होता म्हणे मोट्या नाक्या ला आह वस्ताद मला पाच हजार रुपय देणार आहे म्हणे बरका एकानं मला पाच हजार रुपय देणार आहे म्हणे तर मग मी त्याला काल phone केला का बाबा पाच हजार रुपय देईले ला तुला तर त्यो म्हणे मंग तुम्ही तिकडे होते का बेगमपुरायला तो मला भेटला गली समोर मी त्याला म्हणलं आणि तो नेमका त्याच घरातून निघाला नेमका घरातून निघला का हां आह मंग मला वाटलं पैसे दिले असेन

मग तो मला काय बोला माहितीत आहे का तू तुम्ही बोलावलं नाही का मला कधी काल

हां तर मग तिकडे भेटला तो मला तेव्हा मी त्याला विचारल लग्न किती वस्ताच आहे रे

मंगा इकडे भेटला तो परत तुम्ही तिथे चाले गेले बेगमपुऱ्याला मंग मला गले गली समोर भेटला त्यो घरातून निघाला म्हणल्यावर पैसे दिले न दिले ह्यांनी ह्याला दिलते का मंग त्याने पैसे

ठीके म्हणे तो मला म्हणे उद्याला जमणार म्हणे त्याचा ढुंगणात पाह्य कस शेमन घालतो आता अह गाडी काढा म्हणे अं थोडा दम फक्त त्याला दाखवतो अरे वस्ताद भी येडा लंड आहे ना

वस वस्ताद ला घेयचा येड्यतो रिंगण मध्ये नाय येईना तो जर गोत्यात आला ना त्याच्या आई ची गांड त्याचा घेऊ टाकून वस्ताद ला हां वस्ताद ची बायकोच हणून घेऊ त्याची बायको काय हाणायची त्याला पहिले फटके देऊन टाकू ना एकावेळेस

आपल्या भी हाता वर हे ते कसंय रे आपण म्हणतो नका रे जाऊद्या आपला तुला माहिती आहे चांगलाच

करत नही बायको सोबत गदारी करू शकत नाही तुला माहितीय ह्यांच्या मायची गांड ह्यांच्या चालय ना हां मामाच चांगला चालू आहे

काय बोले रुपयाला माफ कारेन मी त्यांना रुपयाला हां ते भी खरंय एक रुपयाला मोहताज एक एक रुपयाला मोहताज हां रुपयाला मोहताज करून टाकीन मी त्या आता र तुमच्या भावाला दोनशे दिले वस्तादने तर तुम्ही दिले का त्याला नाय बोले वस्ताद म्या नाय दिले मंग आज द्याचे आहे का त्याला आज कायाला आज कायाला द्याचे त्या शेमण्या ला हा ते भी खरंय तो भी बुलायाचा बालच आहे हां आपण त्याला वीस एक हजार देऊ शकतो हे तर दोनशे रुप्ये साठी तासभर बोलू शकते का त्याची औकात आहे का वीस तीस तीस हजार रुपये दिले म्या हाना मंग तेच ना आपण दहा दहा वीस वीस हजार दाह दाह वीस वीस देऊ शकतो त्याला तर तो दोनशे रुपये साठी आपल्याला रंगळू शकतो का त्यो बोलाच पहिले फक्त आता हे त्याच्या मुळे अटकून ठेवलाय माहिती आहे का तुला त्याला फक्त बोलणं तो जर बोला रे बोला तुमच्या माहिती साठी म्या काय म्हणतो ऐकाना त्यो जर बोला ना तर direct म्हणायचं ए वस्ताद तुझी अवकाध नाय

देत नाय पैसे काय करायचा करून घे जा हान त्याचा dialogue भैयाचा हां भैयाचा direct त्याला चिपकून टाकायचा ए भैया नैये आहे काय करायचा कर त्याचा dialogue तो पैस्याला माहिती का हां मंग पैश्याने हाथ धुणार बाप बाप बाप बरोबर आहे का नाय

पागल नाय पुरा त्याला direct त्याला कांचनवाडीला भरती कारणा लागण नाही तर direct पुण्याला बाराळी नाय तर मंग पाडेगाव च्या पुढे काद्री hospital

व्यसन मुक्ती केंद्र ते येडचा केंद्र आहे ते त्याला काय माहिती व्यसन मुक्ती केंद्र हे येडयाचा केंद्र आहे हां माहिती का हां तर पोरांना सोडला कि नाय आज शनिवार आहे नाय आजच्या दिवस सुट्टी मारलो आहे का नाही हां मग तेच विचार चालू होते म्हटलं यार आज सुट्टी असणं बिलकुल आज शनिवार halfday आहेना आजच्या दिवस सुट्टी मारलव त्यांना last च्या दिवस सुट्टी मारा

गावाच्या कडचे कधी येणार आता हम्म

माल गेला वाटत हां गेला ना तुला सांगितलं नाही दोन हजार रुपये दिले म्हणून सासूने

कोन्त्यानेचे दोनच नाही ते तीस तीस किलो चे गावरांचे हां साठ किलो

भेटून जाते ना मंग साठ किलोनं

अरे हाना empty घेयचे ना

हाना मंग empty भेटून जैन ना मंग empty च घेयचे

बाकी अंडाळी असं हि अंडाळी असं खाली खाली आंदळ त्यांना त्यांच्या आई ची गांड त्यांच्या

अण्णा च माहित नाही इकास भाऊचा phone अल्ता अण्णा कडे ते भी महिणतले काय म्हण्टले बोलो पाटील काय होतंय

हे रिकामे येड्या घुमत राहते तुला माहिते सोबत मी राहिलो ती येड्या घुमवते मला हां नाय पण मला वाटतं सोबतच असंन

अरे पण अण्णा घरी आले तर पहिले आपल्याला call करायला पाहिजे होते ना त्यांनी जाऊदेत सामान कुटंय घुमून फिरून माझ्या कडे येणं आहे त्यांना अरे पण तुमच्या कडे येणं आहे खरी गोष्ट आहे तुमची पण अण्णान कमी कमी एक call तर कार्याला पाहिजे आपल्याला का बाबा मी आलोय घरी family घेऊन आलोय तुम्हाला एक call केला असता कदाचित मला केला असता हां

हां सोडून द्याचा विषय नाही आहे पण

एक आपला मन बरोबर आहे कि नाही गरज कोना कडे बसणार आहे त्यांना माझ्या कडेच गरज आहेत त्यांना तेचना गरज तर आहे पण एक आपला मन झाक मारून माझ्या कडे येणं आहे त्यांना येणं म्हणजे संभार टाके येणंच येणं आहे

बरं एक काम कर तुला थोड्या वेळाने bye bye

तसच Sports मध्ये Gaming पण आले. त्याच्यामध्ये Computer game पण असतात आणि जे Physical game आहे ते पण असतात तर सगळंच Sports मध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे Cricket आहे आणि Cricket हे आपल्याला माहिती च आहे किती

देश देखील आहे. अह तसच भारताचा मुख्य हा Hockey आहे पण देखील अह Cricket मागे सगळ्यांना वेड असल्याने हा खेळ भारतामध्ये खूप प्रचलित आहे. हम्म तसंच Sports मध्ये Hockey आपण बघू शकतो Badminton, Football, Tennis या सगळ्या देखील समावेश होतो आणि हे सर्व Game देखील खेळल्या जातात. तसंच आपण Cricket मध्ये बघू शकतो कि आपल्याला खेळण्यासाठी

ते आपल्याला Suggestion करण्यासाठी असतो. तसच एका Team चा Leader असतो त्याला संघ Leader किव्हा Team Leader म्हणतात आणि Captain देखील म्हणतात. तर तो देखील आपल्या Team ला Guide करत असतो आणि कसं खेळायचं, कोण पहिले Batting करणार, कोण पहिले Bowling करणार हे देखील सूचना करत असतो. तसच आपल्याला त्याच्यासाठी एक Bat, ball आणि Stumps हे देखील गरज असते तसेच मैदानावर आपल्याला हा खेळ खेळावा लागतो, आपल्याला घरी खेळायला जमत नाही. त्याला मोठं मैदान असण्याची गरज आहे कारण कि Ball आपल्याला Bat ला लागून कुठे पण जाऊ शकतो तस आपण गल्ली मध्ये देखील खूप लोक Cricket खेळतात तर ते त्याने पण खूप लोकांना म्हणजे त्रास होतो तर मला हा Game हा Cricket हा मैदानावर खेळला पाहिजे आणि हा Game खेळला खेळताना जेवढी मज्जा येते तेवढीच बघणाऱ्याला देखील मज्जा येते. बघताना देखील खूप सुंदर वाटत. तसच Cricket त्याच्यानंतर आपण कब्बडी सारखा Game पण हम्म अं महाराष्ट्र्रात खेळाला जातो कब्बडी, खो-खो यांच्यामध्ये देखील होतात. तर कब्बडी यामध्ये सहा सहा जणांचा गट असतो. इकडे गटात सहा आणि तिकडे गटात सहा असतात आणि या मध्ये देखील एक Ground मध्ये हा खेळ खेळला जातो तसच हा शक्ती प्रदर्शनाचा Game म्हणून ओळखला जातो म्हणजे ज्या गटात जाऊन त्या दुसऱ्या गटामध्ये जाऊन एका व्यक्तीला Out करून यावं लागत आणि अह आणि त्यांनंतर आपल्या गटामध्ये परत त्या रेषेला अह Touch करावं लागत तेव्हा आपलं एक जण त्या संघाच्या बाहेर जाऊ शकतो तर अश्या प्रकारे कब्बडी देखील खूप आह शाळांमध्ये किव्हा हम्म स्पर्धांमध्ये खेळाला जातो आणि कब्बडी हा देखील खूप प्रचलित खेळ आहे. तसंच खो-खो हा देखील खुप मस्त खेळ आहे. ह्या खो-खो मध्ये देखील नऊ नऊ-नऊ जणांची Team असते व त्यामध्ये देखील दोन जण राखीव म्हणून असतात. तसेच खो-खो हा खूप सुंदर आणि खूप मस्त खेळणारा Game आहे. जस कि खो-खो मध्ये एक जण नुसार बसावं लागत आणि त्यानुसार आपण आपल्या आह म्हणजे आपण आपल्या पद्धतीने पळून अह Speed हे करावं लागते व आपण आपल्या पद्धतीने मस्त हा Game जिंकू शकतो. तसच हा Game आह Sportsman देखील आहे म्हणजे आपले याचे मध्ये तबियत आणि पाण्याची क्षमता जास्त असली पाहिजे Marathon मध्ये पण आपण भाग घेऊ शकतो. Marathon मध्ये आपण जस कि खूप जास्त पलाव लागत त्यासाठी आपण Physically phi असणे हे खूप महत्वाचे आहे आणि आपली Body पण देखील दुरुस्त असणे देखील महत्वाचे आहे जस Marathon मध्ये Medal